अ एक म्हजे जय जवान जय किसान हा एक नारा होता त्याचात तुम्ही जवानला पण तुम्ही समोरीलने निसार त्या focus जवानसोब्दत किसानला पण शामोर्नना म्णजे शेतकरीयाला शामोर्नना. ते खुप गरजेचे होता आणि कारण त्या वेळे वर खुप तण्टच्याई होती अननस अनावजक आणि त्या मुळे प्रत्येकाला म्णजे तुम्ही एक एक time खाता आणि स्वताला वाचला आणि एक time तक पाऊणनही तुम्ही स्वताला हे कारा आणि तुम्ही शेतकरी ला जे आहे ते आणखी एक support द्या आणि मग सगडीकडे जिथे जिथे आहे जिथेजिथे जागह भेटल्या तिथे तिथे ते धान जे आहे ते त्यांनी त्याच्यात अ हे करत होते आणि त्या नंतर हे एक detail मध्ये आपण नाही बोलू शकला त्या बद्दल पण खुप काही ते झालं होता आणि आपण म्हणू शकतो green revolution तिथून आलेल होत आणि शेतकऱ्याला एक खुप मोठा बळ जेव्हा एक पंतप्रधानांकडून जेव्हा मिळते एक दिशाच तर ते खुप खुप मोठा एक शक्तीचा नाम घेऊन जाते बरोबर आणि फक्त तुम्ही एक topic काढला होता की अ शहरातील शहरातली माणसे ते शेतकऱ्यांना काय नाही समजत पण जी शहरात आले आलेले आहे

म्णजे अ शेतकरी हे कर्मठयाना काहीच नाही येते तेही तेही कोणी शेतकरीचीच मुले आहेत जे आज ऐवढे मोठे झालेत शहरात गेलेत

कमजोर एक एक एक एक खुप गरीब असा व्यक्ती ते शहरातले जे समजतात मला वाटते हे हा जो विचार आहे तो त्यांना एक तर आपल्या मनातून काढावे लागेल आणि जेव्हा मनातून ते काढेल तेव्हाच त्यांना मग ते अ जेव्हा शहरातून आणि गावातून तो एक connectivity असतो कारण जशे तो तुम्ही म्हंटले ते की शहरातले जे जसे असतात त्याचं पण एक गावासोबत पहिले कुठं ना कुठं प्रत्येकाचं एक नाता जुळूनच असतो आणि त्याचे जर वडील नसते त्याचे आजोबा असलं त्याचे पणजोबा असलं कोणी तरी असलं च त्या घरातून शेती करील शेतकरी म्हणून च आलेला आहे कारण प्रत्येक व्यक्ती त्यावेळेवर शेतकरी असतात आणि प्रतक घरातून प्रतक देशातून शेतकरी मणनास लोका द्यायचे व यली अशा कोणीही direct कोणी अशा क्या त्या वडीवर त्या job नव्हाती किंवा company नव्हाती काही business नव्हात काही मोठा मोठाण्यास शेतकरी हा मोठा हे एक आव त्या मणुनच आपण म्णतोकी भारत हा एक कृषिप्रधान देश हा आज नाही तर काही वर्षा पासून आज शेतकरी थोडे कमी होत चालेले आहेत कारण लोकांचा जे कल आहे तो शहरात कडे खूप जास्त होतो आणि लोका शेतीला विकून टाकतात किंव्हा मग

right right right तुमचं म्हण पण एकदम बरोबर आहे आणि हि जी एक MOSTLY हि जी daughter in law आहे शेतकरीचीही daughter in law आहे त्यामुळे मला माहिती की शेतकरीयांचा किती म्हणजे शेतकरी एक खुपच कष्ट करून ते म्म ते ही शेतात खुप कष्ट करतात घाम गाळून ते कष्ट करतात

हा बिलकुल बिलकुल अगदी बरोबर आहे आणि मला वाटते की शेतकरीण बद्दल आपण जे बोलत आहे ज्या बद्दल शेतकरी जस तो खुप काही म्हणुन त्याची त्याची वाळी असते त्याची जे धान्य असते तनमाल असतात त्यांचे प्रत्येक वेगवेगळे ह्याचनी ते फळपण जे आहेत ते शेतकरीच लावतो इथं जाऊन तिथे जाऊन ते फळांचं आपल्याला मिळतो आणि प्रत्येक आपण म्हणतो ना प्रत्येक तुम्ही अ तुमचे मेहनत असतो त्या मेहेनतीचा मागे मेहेनत म्हणजे फळाच्या मागे जे मेहेनत असतो ते शेतकरीयांचं दिसुन नाही असतो लोकांना पण त्याचं खुप मेहेनत असतो त्याचात आणि खुप घाम गळतात

आणि अस त्याना लोकांना त्याला म्णजे ह्याचत शेतीतून आनंद असत बरोबर तर मला वाटते की शेतकरी कुपीयांनी पण पंडर राहिला तर मला वाटते भारत पण खुप आपल देश आहे तो देश खुप तररकी करेल विकास कारेल पर

बरोबर म्हणालात अगदी बरोबर

अजून हम्म आपल्याला पण काल वाटल वाईट मला पण अगदी अ प खुप म्णजे खुप छान वाटला आणि मला वाटते की आपल्या कडे खुप time नसतो व मुळे आपण आपल्या हे चर्चा इथंच आपला जे आहे ते end करूया आणि धन्यवाद तुम्ही म्णजे बोले आपल्या पण आभार खुप पदांनी खुप खुप धन्यवाद bye BYE bye हाय म्याम

तुम्हाला ब्युटी अँड फॅशन बद्दल माहिती आहे का? रायचा असतात आता कुणीच म्हणजे इंटरनेटमुळे सगळ्यांना माहीत झालय की अं सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना असं वाटतं. मी पण सुंदर दिसायला पाहिजे. किंवा सगळ्यांना असं वाटते की मी पण मी पण फॅशनीबल राहायला पाहिजे. त्यामुळे फॅशन इंडस्ट्री आणि ब्युटी इंडस्ट्री यांनी जास्त ग्रो केलय इंटरनेट मुळे किंवा यू ट्यूब मुळे सगळ्यांना अं अस वाटत की आपल्या कड पण या गोष्टी असल्या पाहिजे जर आपल्याला ते यू ट्यूब वर दिसतय कीव्हा इंस्टाग्रामवर दिसते. तर ते आपल्या कड पण असल्या पहिजे. तर त्यामुळे सगळ अं या यामूळ सगळ्या ब्रँड पण माहित झाल्या किंवा ब्रँडेड गोष्ट माहित झाल्या किंवा ऑनलाइन शॉपिंग माहित झाली. कारण की अं ऑनलाईन शॉपिंग मूळ आपल्याला सगळ्या गोष्टी घरबसल्या भेटतात. ब्युटीच्या पण

आणि आपल्या जे पाहिजे ते पण आपल्याला प्रॉडक्ट पण आपल्याला भेटू शकते. तुम्हाला काय वाटते याबद्दल. हो बरोबर बोलल्या तुम्ही मला हि असंच वाटत कि आता ब्युटी आणि फॅशन बद्दल तर अं खूपच जणहे करतात कारण की त्यामुळ ते असा विषय झाला की सगळ्यांना आवडतो. कारण की कोणी पण बघाव तर अं हे प्रॉडक्ट चांगले ते प्रॉडक्ट चांगले आहे. त्याची पण अं मला असं वाटत की खूप प्रमाणात फायदे आहे. पण काही प्रॉडक्ट असे असतात की ते चांगले नसतात. कि त्यानि आपल्यावर नाही का अं इनफेक इन्फेक्शन होतं जसं की खूप झणांना? ऱ्याशेष येतात कीव्हा पिंपल्स येतात. असे वेगळे होतात पण काही काही असे असतात. की अं ब्रँडचे जर असेल तर प्रॉडक्ट तर त्याच्या तर खूप फायदा होतो आणि अं जस की आता फॅशन बद्दल बोललेलं. चालल तर खूप मोठ मोठे असे फॅशन असतात. जसे की ड्रेसची फॅशन किंवा अं जस की आता मेकअप हा ड्रेस नुसार करतात. आता ड्रेस वेगळा असेल तर अं ड्रेस नुसारच मेकअप करायचा कीव्हा मेकअप मध्ये आपण चप्पल कोणती घालायची. अं जर आपला ड्रेस अं ड्रेसिंग वर चप्पल घालतात. खूप जण आता तर पहिलीच्या वेळेस तसं काही नव्हतं. एकच चप्पल युज करायचे. पण आता समज मोबाईल मुळ आणखीन कुठं कशी फॅशन निघाली हे कळतं. तर आपण त्याचा जास्त वापर करतो पण पहिले असं काही नव्हतं. अं त जास्त माहिती होत नव्हती पण आता तसं राहिलं नाही. त तुम्हाला काय वाटत? हो बरोबर आहे. आता इंटरनेट मुळे सगळ्यांना माहिती झालं असतं फॅश ड्रेस किंवा सगळ्या गोष्टी सगळ्यांना परफेक्ट लागत आणि सगळ्यांना मॅचिंग लागते. त्यामुळे अं ब्रँड ब्रँड वेगवेगळ्या निघल्या ब्रँडचे प्रॉडक्ट निघाले किंवा वेगळ्यावेगळ्या फॅशन कंपन्या निघल्या. अं जस की आता आपण बघू शकतो की शब्दसाची मनी झूलत राय मोठे मोठे डिझाईन जस की अं सगळे डिझाईन लोक ड्रेसेस घालते किंवा साड्या घालते. जसं की आपण बघू शकतो. कटरीना कैफ ने अं अनुष्का शर्मा आलिया भट यांनी सगळ्यांनी अं आपण बघितलं की सभ्यता ची म्हणजे हे सभ्यता ची डिझाईन केलेली ड्रेस घेतले किंवा साडी किंवा लेंगा घातला. बाळाने कसं के आर आडू आणि मनीष मनोत्राने घडस मिळाला. डिझाईन केलेला लेंगा घातला तर मला असं वाटते की ज्या ज्या अं म्हणज अं ज्या ज्या इंडस्ट्रियल ग्रो केले किंवा ज्यांनी ज्यांनी आपल्या याच्यामध्ये जास्त काम केलं त्यांना त्यांना त्याचा सक्सेस भेटलेल आहे. की हे खूप दिवसापासून चे ब्रांडेड आणि त्यामुळे लोकांना पण ह्या गोष्टीबद्दल माहित झालं की असं काही असतो. जस की आपण बघतो प्रत्येक अं हे जर खूप मोठे मोठे ब्रँड झाले प्रत्येक सेलिब्रिटीचा कोणी ना कोणी डिजाइनर असतो कीव्हा हेयर असतो. हेअर राहते का हेअर आर्टिस्ट असते मेकअप आर्टिस्ट असते. तर त्यांचं पण खूप म्हणजे अं त्या गोष्टींमुळ त्यांची पण डिमांड वाढली. यासाठी सगळ्यांना परफेक्ट दिसायचं असतं. अं तसं तर करता युट्युब मूळ प्रत्येकाला घरोघरी पण मेकअप करता यायला यायला लागला. आणि त्यांना पण माहित झालं की मेकअप कसा करायचा. किंवा मेकअपचे काय काय फायदे? असं वाटते की अं मेकअप चे फायदे आहे. त पण त्याच्यासाठी आपण किंचितस आपलं कार्ड घेतली पाहिजे. ते लोकांना माहीत नव्हतं की डायमंड लॉजिस काय असतं. स्किन डॉक्टर काय असतं. पण लोकांना ते पण लोकांना सगळं जास्त माहीत झालं. सिटीमध्ये तर खूप सारे फेशियल निघले.

यात असते इंडस्ट्रीने म्हणजे सगळीकडेच खूप जास्त ग्रो केले तुम्हाला काय वाटतं? हो बरोबर आहे की फॅ ह्या ज्या फिल्डमध्ये जी पण गेलेले. तुम्ही मनलात तस कि अं त्यांनी एक ब्रँड केलेले किंवा म्हणजे त्यांच सक्सेस झालेल्या असते. पण कारण की खूप जण प्रत्येक जण असं कोणी राहिलंच नाही. आता की त्यांना ब्युटी अँड फॅशनचे काही नकोय किंवा अं कोणी त्यात पडत नाही. सगळं आपल मोदी फॅशन आली तर ते करतात. किंवा ब्युटी मध्ये पण जमन. ब्युटी चे पण भरपूर जसे की अं स्किन केअर करण्यासाठी आपले भरपूर वेगवेगळ्या असतात. जसे की सन क्रीम किंवा मौस्यरायझर वेगवेगळे कसे युज करायला पाहिजे काय किंवा अं कधी लावतात. सगळं असे अं मेन म्हणजे सगळे झण युज करतात. ते अं पहिले तर अस काही नवत पहिले तर हे ज्यास्त ब्युटी चे सामान पण घेत नव्हतो. घेतलं तर फक्त एक पावडरचा डब्बा असंच घेत होतो. पण आता तर खूप जण सगळे सामान घेतात. आणि जसं की ब्युटी मध्ये भरपूर सामान पण असतात त्याची. जसी स्किनची पण काळजी घेतात आणखी.

भरपूर वेगवेगळी अशी असतात की अं त्याने स्किन केअर आपली होती. कारण आपण रोजच्या रोज रुटीन मध्ये ते करायला पाहिजे. अं तर फॅशनचे जर मनल फॅशन बदल तर अं जसं की आता वेगवेगळ्या साड्या निघायल्या लागल्या. आणखीन ड्रेस निघायला लागले. अं पहिले तर अस जास्त एवढ काही इंटरेस्ट नव्हता कोणाला पण आता तर अं वेगवेगळ्या जस की फ्यूज मध्ये पण वेगवेगळ्या फ्यूज निघतात अं नेहमी अं काही पण अं फ्यूज मध्ये पण आल. बटरफ्लाय फ्यूज निघले. आन त्या फुग्यांच्या त्याला गुबी बाह्या त्याला खूप झण त्या टाईप मध्ये खूप अशा वेगवेगळ्या फ्यूज निगल्या अं एकदम लॉंग पर्यंत पूर्ण हातावर झाकून. अशी वेगवेगळी फ्यूज फ्लूजची पण प्रकार निघाला लागले. जस अं ड्रेस मध्ये किंवा ब्लाउज मध्ये असे खूप ब्राईट पाहले की तर त्यांच्या ब्राईटमध्ये त अं त्यांची जी ब्लाऊज असतात. त्यांच्या ब्लाऊज वर पण तसं हातांनी त्यांनी वर्क केलेला असतो. पण त्यामध्ये डोली ते कढलेल असत ते पण खूप छान करायला. जसं फॅशन ही अं फार काळ बदलत चालली मला असं मला अस वाटत. कारण की अं वर्षानुवर्षी ही फॅशन बदलत जाते. यावर्षी काही आलं तर पुढच्या वर्षी अजून नवीन काही तरी नवीन येत जात. आणि फॅशन जस मनलत तर फॅशनमध्ये अं एक कोणता जरी फ्रेंड असतो मला असं वाटत. पण त्यांनी पण त्यांला गेला किती वर्ष ज्यास्त झण घालत नाही. पण दूसरा अन अं ते पण तेच फॅशन आणि तेच घालतात. तुम्हाला काय वाटतं?

ग्रोमिंग साठी व्या अं मेकअप करत म्हणजे मेकअप नाही. पण ते पण सेल ग्रोमिंग करतात. किंवा काळजी घेतात किंवा फॅशनीबल राहण्यासाठी नवीन नवीन प्रकारचे कपडे ट्रॅक करतात. शूज, वॉच तर ते पण सगळ्या फॅनशी फॅशनमध्ये म्हणजे इंक्लुड होतात. न अं फॅनशी राहण्यासाठी ते पण प्रत्येक गोष्ट म्हणजे असं अं त्यांच्या त्यांच्या आवडीनी किंवा त्याच्यावर जे सूट होईल त्या पद्धतीने ते घेतात. त्या अशा नाही कि ती फक्त फॅशन इंडस्ट्री फक्त मुलींची म्हणजे मुलांमध्ये काही नाही आहे. अं मुलांना त्याच काही नसतं पण मला अस वाटत की मुलांमध्ये पण खूप जास्त क्रेझ आहे. फॅशनेबल राहण्याचे किंवा फॅनशी दिसण्याच.

अं कशाला कायच आहे. ते पण आपल्याला ऑनलाइन मुळे समजल. जसं की आम्ही खूप मोठे मोठे कप मण्यानमध्ये पण खूप ब्रॅण्डेड झाल्या HAM तर यात अं आपल्या ब्रांचे कपडे देखील आपल्याला माहिती झाले किंवा या गोष्टीबद्दल ज्या गोष्टीबद्दल आपल्याला नॉलेज नव्हतं त्या गोष्टी आपल्याला अं फॅन्सी किंवा फॅशनेबल ब्रँड माहीत झालं तर तुम्हाला काय वाटते याबद्दल. किंवा जे म्हणलं ते आता की अं जस अं खूप सगळ्यांमध्ये फॅशन आली मुलांमध्ये पण अं खूप झण हो आता नाही का? त अं पहिलीच्या लग्नामध्ये कीव्हा अस पण अं म्हणजे सगळी काही काही पण कोणता पण ड्रेस घालायची. पण आता तसं नाही राहिलं. आता त्यांना पण फॅशन लागतो किंवा अं सगळे एकदम अं ब्रांड ते बघून घेतात. तर पहिले तसं काही नव्हतं. अन आता तर लग्नामध्ये पण अं आता असं झालेला आहे की अं जस मुली अं नाही का ब्राईटची जर

मुलांमध्ये पण फॅशन खूप जण करतात आणि अं ती पण खूप आता व्हायला लागले. पण मुलींमध्ये पण अं पहिले एवढं काही नव्हतं आणि मुलांमध्ये पण नव्हतं आता अं तर एखादी ब्राईट असंन दुल्हन तर म्हणजे त्यामध्ये पण असं दा दा दाखवत आहे. की त्यांची पण वेगवेगळी ज्वेलरी आहे. ज्वेलरी पण एवढी काही नव्हती. जसं हळदीच्या ज्वेलरीमध्ये हळदीची ज्वेलरी ते काहीच नव्हतं पहिले. अं पहिले साधन होतं सगळं पण आता तसं नाही राहिलं. आता हळदीची पण ज्वेलरी आहे. अं हळदीची पण ज्वेलरी निघाली जसं

अं त तस निघालेल्या नवीन नवीन फॅशन पण पाहिले वेलेस तसं नव्हतं पहिले अं जर अं एकस ज्वेलरी असेल तर जास्त कोणी ज्वेलरी पण नव्हते घालत. जस सोन्याची दिसायची पण आता वेगवेगळ्या ज्वेलरी निघाल्या. स्टोन मधून अं फुलांच्या अं मोरपंखांच्या आणि भरपूर अशा वेगवेगळ्या आणि आता अं मला तर अस वाटत. की ज्वेलरी पण खूप निघल्या ज्वेलरीस नाही. तर अं ड्रेसिंग किंवा साड्यांचे पण खूप वेगवेगळे फॅशन निघली साड्या पण पहिले अं लहान वाटत. पण साड्यांमध्ये अशा जॅकेट टाईप साड्या येतो. खूप वेगवेगळ्या साड्या येतो. ते की फॅशन ही काळांनी काळ अशी बदलत चालली आहे मला तर असं वाटतं आणि अं खूप जण अस तसेच म्हणलं की मेकअपचे पण प्रॉडक्ट मध्ये पण खूप असे मेकअप चे प्रॉडक्ट आहे. जे ब्रँडचे आहेत आणि खूप चांगले प्रॉडक्ट भेटतात. अं अशी अं त्याचा पण खूप फायदा आहे. अं स्किनवर आणि अशी काही प्रॉडक्ट आहेत ते खूप हलकया कॉलिटी चे असतात. त्यांनी पण काही जास्ती खराब होतात किंवा चांगली राहत नाही. पण ती अं स्वस्ता असून काय उपयोग आहे. हे समजलं आपल्या स्किन केअर साठी चांगली नसेल तुम्हाला काय वाटते. हो बरोबर आहे जशा तुम्हाला तुम्ही म्हणले तसेच त्या ब्रँडचे प्रॉडक्ट निघाले. ते आपल्याला सहन होते की नाही. ते बघ ना खूप महत्त्वाचे कारण की आपण तुम्ही बघून जर एखादी गोष्ट केली असेल. त्या अं ज्या इंप्लूसन बघून आपण आपण तेच प्रॉडक्ट मागितलं आणि आपल्याला ते सुख नाही झालं तर आपले पैसे वेस्ट जाऊ शकते. किंवा अं आपल्याला वाटतं की ते खोटं बोलते किंवा खोटी इफॉर्मेशन देते. की मला अस वाटते की

त्यामुळे आपण पहिले अं एकदा तरी अं जर एखाद्या शॉप वर ट्रायल साठी घेत असते. बऱ्याच शॉप वरती तर ट्रायल साठी प्रॉडक्ट देतात. किंवा ट्राय करून दाखवतात. ते केलं पाहिजे एक तर सगळ्यात सुरुवातीला शेड चॉईस करतांना. मला वाटते की, ऑफलाइन सेड चुस केला पाहिजे. आणि ऑफलाइन घेतला पाहिजे. त्यातून आपल्याला कळतं की आपल्या सेड वर कोणता अं आपल्या स्किन वर कोणता शेड होतो आणि कोणता नाही.

फाउंडेशन मेन म्हणजे ऑफलाइन घेतले पाहिजे. फाउंडेशन आणि कन्सिलर या दोन मेन गोष्टी असतात. जे की ज्याचे सेट चुकले तर आपला मेकअप ग्रे दिसतो किंवा कुणाकुणाचा अं रेड दिसतो. हा तर त्याचा मेन कारण असतं की आपल्याला शेड ल सुट करत नाही. किंवा आपला शेड चुकलेला असतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल हो बरोबर बोलल्या

एकदम अशा एक बी अशा रखरख दिसतो. म्हणजे वेगवेगळ्या असतील मध्ये हे दिसतात. तर मला असं वाटते, की जर अं आपण नाही का अं जे का काही आपण प्रोटेक्ट घेणार आहे. आपण चांगल्या क्वालिटीची घ्यायची आणि चांगल्या क्वालिटीची घेतली आहे. घेतली समजता आपली एवढे चांगल्या प्रकारे आपल्या स्किन वर लावता पण आली पाहिजे. कारण की सगळ्यात मोठी गोष्ट तीच आहे मला असं वाटते. कारण की लावण हे सर्वात मोठं आहे. कारण की जरी आपण चांगल्या ब्रँडची घेतली तरी आपल्याला ते युजच करता नाही आलं. तर त्याचं काही अर्थ नाही राहणार कारण की अं त्याच मध्ये पण जस की अं कन्सीलर आणि फाउंडेशन पण महत्त्वाच्य आहे. जस फाउंडेशन नाही का अं खूप जण चांगल्या प्रकारे लावतात लावत नाही. अं मला खूप जण ब्रशनी लावतात. आणखी काही झण ब्युटी ब्लेंडरंनी लावतात तर त्याचे ते पण आपल्याला लावता आले पाहिजे. त्या दोन्ही पैकी का लावेना आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. जाने पण लावता येईल. अं त्याने लावतात पण चांगल्या प्रकारे लावता आली पाहिजे. आणखी तर वेगवेगळे जसे की आता अं पहिलीच्या मेकअप मध्ये जास्त नव्हतं. पण आता अं खूप जण क्लीन झील्क करतात. त्याच्यानंतर अं मेकअप करतात किंवा अं मॉइश्चरायझर लावतात. अं अशा वेगवेगळ्या मॉइश्चरायझर प्राइमर अं पूर्ण मेकअप झाल्यानंतर परत मेकअप फ्रेशर पण लावतात. अशी वेगवेगळी जस की फाउंडेशन पण आहे. फाउंडेशन पण लावतात. अं आणखी डोळ्याचा मेकअप मनलं तर अं सगळ्यात जास्त आहे. आता तर हे निघल लेट्रेन आपल्या डोळ्यांच्या मेकअप वर जस की सगळे झण बघतात. की आयशाडो आणखी

हे सगळ्यांनास आवडतात. आय शाडो मध्ये पण मेकअप. खूप अशे आपल्याला ब्रा अं चांगल्या प्रकारे जर लावता आले. खूप छान दिसतो आणि अं आ त्या डोळ्यांच्या मेकअप मध्ये खूप झण पण ही पण लावतात. जस की ईलास्टिक केसला त पहिले त पहिलीच्या वेळेस असं काही नव्हतं इलास्टिक नव्हतं. कीव्हा अं लेन्स लावते. पण आता खूप व अं ग्रो झालेला वाला असं वाटतं दिवसांनी दिवस हे बदलत चाललेले आहे. ब्युटी आणि फॅशन मध्ये तर ट्रॅक्टाकटीव झालेत आणि जे पण नवीन येईन. ते आता करत आहे पहिले तर तसं काही नव्हतं. अं जास्त माहितीच नव्हती. पण आता अं मोबाईलच्या याच्या न जसं युट्युब वरील गुगल वरील सर्च करून. आपल्याला कोणती पण कोणती पण फॅशन का असो वि अं ब्युटीच आपल्याला एखादं सामान घ्यायचं तर आपण आपल्याला जर माहित नसल. जर हे कसं युज करायला पाहिजे किंवा अं चांगली कॉलिटी आहे का? तर आपल्याला मोबाईलवर पूर्ण प्रकारे कळत आहे. पहिलीच्या वेळेस तसं काही नव्हतं. पण आता ते पण खूप चांगलं झालंय कारण की खेड्यापाड्या ते त्याचे मध्ये

अं जस युट्युब वर याच्यावर टाकलं प तस तुम्हाला काय वाटतं. हो बरोबर आहे तुमचं. युट्युब वर आणि ब्रँडमूळ आपल्याला सगळ्या गोष्टी माहित झाल्याला आहे. पण बऱ्याच गोष्टी त्यांचं पेड प्रमोशन पण असत. आता आपण तेवढा आपण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी युट्युबवर आता पेड प्रमोशन किंवा प्रमोशन साठी येतात. जसं की त्या ब्रँड वर ते लोक त्यांना म्हणजे तेवढी अमाऊंट ते करतात आणि त्याच्यासाठी ती ऍड करतात. ते पण आपल्याला समजायला पाहिजे. की कोणता व्हिडिओ ॲड चा आहे. आणि कोणते लोक ते ऍड करायचे आणि कोणता त्यांचा रिव्ह्यू आहे. हे पण मू मुश्किल झाल आता खूप समजण हे मला वाटतं. त्यासाठी मला असं वाटतं की, आपण स्वतः एकदा ट्राय करून फसलं तरी चालेन. पण आपण ते एक्सपिरीयन्स स्वतः घेतला पाहिजे. मग नेक्स्ट नेक्स्ट टाईम आपला ऑर्डर करू शकतो. कीव्हा जर आपण कयी ऑर्डर म्हणजे अं चुकीच जरी आपण केला. तरी आपण नेक्स्ट आपल्या लक्षात राहू शकतो. की आपण हे चुकीचं केलंय ते चुकीचं केलंय. की या सेड हा सेड चुकीचं नाही करत. तो सेड आपल्याला सूट नाही करत. तसंच फ फाउंडेशन पेक्षा जास्त तर आपल्याला प्रायमर महत्त्वाच आहे. कारण की आपण पहिले प्राईमरला एवढा इम्पॉर्टन्स नव्हत देत पण आता अं मला असं वाटतं की जेवढे ब्रॅण्डेड फाउंडेशन युज करू त्यापेक्षा जास्त चांगल आपण प्रायमर युज केलं पाहिजे. कारण प्रायमर मुळे आपला फेस स्मुथ होत. जे आपण ओकले ओपन बोंथ असते ते क्लोझ होते. ते मंज आणि जे आपल फाउंडेशन स्कीनच दिसते ते पण नाही दिसत. एकदम फ्लॉलीस सोबत फिनिशिंग येतो. आपल्या फाउंडेशन ला आणि एकदम चांगलं बसत आपलं फाउंडेशन. तसं ते जास्त वेळ टिकत पण आपण बिना फाउंडेशन चा मेकअप केला तर तो जास्त वेळ टिकला नाही. पण जर आपला एड बिना प्रायमर चा मेकअप केला त तो ज्यास्त वेळ टिकणार नाही. पण आपण प्रायमर लावून मेकअप केला तर तो जास्त वेळ टिकल आणि अं चांगला पण दिसल. अं आणि तसं ते मेकअप साठी क्रीम तुम्ही म्हणलं. ते पण खूप इम्पॉर्टंट त्यामध्ये पण आपला मेकअप चांगला लॉंग लास्टीक पण बन बनतो. आणि अं टिकतो पण जास्त आय टिकण्यासाठी मला असं वाटतं, की या सगळ्या मेकअप त्र आपण फॉलो केल्या पहिजे. तुम्हाला काय वाटत. हो बरोबर आहे. अं मेकअप अं मंध्ये पण खूप आहे मेकअप कसा तर खूप महत्त्वाचा आहे. कारण की अं जर आपन मेकअपस कधी लावल्या नंतर आपलअ जो मेकअप येतो. टिकून पण राहतो आणि छान पण दिसतो आणि या अं जस की काळा ते पडतो. तर तसा तो पडत नाही अं खूप टिकतो मेन म्हणजे ते चांगले. आणि जसा हाय तसा राहत तो अं पण पहिल्या वेळेस तसं काही नव्हतं. पहिले अं मेकअप म म्हणजे मेकअप त ज्यास्त झण करत नव्हते. पण आता अं खूप झण करायला लागल्यात आणि मेकअपचे पण जसं की खूप मोठी वेगवेगळे अं ब्रँड आहेत. तुम्ही असे म्हणला की ते अं खूप झण अस युट्युब वर अं याच्यासाठी तर काय पेमेंट म्हणजे त्यांना आपण? ते की ऍड करायला लावता. तो हो पण हाये आहे तीची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. मला अस वाटत. अं काळजी घेऊनच कोणती पण गोष्टी करायला पाहिजे कारण की खूप जुना त्यात ऍड करतात. तर ठीक आहे. ओके मॅम उद्या बोलु हो थँक यू माझं नाम अपूर्वा आहे मी आणि माझी पोरगी इथे बसली आहे माझी माझी पोरगी यांची बाळ ठेव सांज आहे त्यासाठी मी अं इथं काम करीत-करीत आहे माझी पोरगी नाव राणू आहे त्यांची शाळा जवळपास आहे सी आणि हम्म आणि हे शेतीत, शेतील अं आहे अं अं आठड्याचे आदान आहे अं पाण्याची उपलब्धता ही एक महत्त्वाचे समस्या आहे. ज्या भागात पुरे पुरेसा पाऊस पडतो अडीच अं तो अं तो पावसाळ

भारतात मात्र असतील अनेक स्वदेश आहेत जिते फक्त चार महिन्याचे अं माने june ते september पाऊस पड पडतो. अह उर्वरित वर्ष कोडेचं ज्यातील कोकण दक्षरानी मध्य भारताच्या अनेक बघात पाऊस अपुराणि अनिश्चित असतो असं भागत वर्षभर नियमित पाणी प्रवाळ अं होये गर गर जेथे असते या प्रदेशांच्या पाणी साचणे केवळ जलसंचल सोई बारिश अडू शकते शक्यतो cement, concrete चे आता सध्या माती याचे बांध घालू घालून विशीष्ट जलधारण क्षेत्रत पाणी आणवील जाण्यास सह दर राहनून इच्छित ठिकाण ठिकाणी पाणी पूर्व वारा अं करण्यासाठी अं काळ अं कालवे खोदले जातात कालव्याच्या

काल्याचा पानामुळे दोन किव्हे अधिक पिके घेणे शक्य होते कालवे आणि जल सिंचन सुविधा अं जलसंचालन सुविधा आणि अं यामुळे कृषी, यामुळे कृषी उत्पादक ह्यात जप्त्यांने दार होते निहारी आणि हम्म तरीही देखील भारताची महत्वाची जलसचन साधने आहेत

मध्ये जल सिंचन क्षेत्र हम्म अठरा टक्के होते ते हम्म जलसिंचन सुविधा वाढ झाल्यामुळे द्वार

लागवडी खालील एकूण क्षेत्रफळाच्या सुमार सत्तर टक्के भागे पाऊसाचा पाण्यावर अवलंब आहे असंच क्षेत्रात केवळ एकाची पीक वर्ष भरात घेता येते ज्या ठिकाणी निश्चित अं पज अं पर्स जनमान आणि नेहमी जलसंचन सुविधा उपलब्ध उपलब्ध अं असतील अं असा प्रदेशात प्रकर्षित अं प्रदेशात विकास कार्यक्रम आणि अधिक उत्पादन देण्यात व्यायाम कार्यक्रम अं ही होणे राहवे राहवेतील गेली आहेत म्हणून जास्तीत जास्त क्षेत्रफळ

आवश्यक स सराहणी उत्पादन उत्पादनातील वाढ होऊन अथवा तीन पिके घेतल्या शिवाय अं सध्या होणार नाही आणि उत्कृष्ट प्रतीचे ऱ्यांनी ही कृषी उत्पादन वढीच सात्मी गरजा असेल अं चांगली व्यांनी कृषी उत्पादनात अं दस टक्के बीस टक्के भाडं खातात भारताला वातावरणाच्या विविधतेच वरदान लाभल्यामुळ विविध प्रकारची पिके वर्षभर घेते येते साहजिक साहजिक विधिनता अपमान बिन आजता अं तसेत मातेच्या भिन्न सुप्रितेसाठी योग्य मिळणे अह वापरात येते चेंज आणि त्यातजेस आकारची कृषी विभाग आणि भारतीक कृषी संसाधन समिती यांने हम्म यांनी सुधारित की प्रतिबंधित आणि उच्च उत्पादन देण देण्या देणार विविध तापमान परिस्थिती योग्य ठरवण्यात विनलंण्या जाती सुधारण्याच्या त्या लोकप्रिय करण्याच्या रस्त्याचे बरेच कार्य केले आहे असेच उत्पादन सुधारणारी तांदूळ, गेहू, व्याने, संकरित, मक्का, ज्वारी आणि बाजरा हे सुधारित व्याने

पर्यंत एका जमीन या रखवडीखाली अनिल कार्यक्रमाचा अवलंब वाजल्यामुळे अधिक चांगल्या उत्पादन बनाल भारत सरकारने nineteen sixty three मध्ये राष्ट्रीय रिहाने महामंडळ आणि nineteen sixty nine मध्ये उत्कृष्ट सतीचे व्यांड निर्माण करण्यासाठी भारतीच्या राज्यकृषी महामंडल ची स्थापना केली आहे खाजगी उत्पादना उत्पादना नी सुद्धा उत्कृष्ट रियान च्या एकूण मागणीच्या

संद्रिय खेत वा, कीटक कीटनाशे नाश के वर्षानुसार भारतीय सेतीक सेत